वेगवेगळ्या काळा आणि पा- पांढर्‍या पट्यांचा बनलेला आहे जिराब हा प्रामुख्याने आपल्याला दिसून येत नाही परंतु आपण त्याला चित्रात पाहू शकतो.

दिसून येत आहे खूप छान आणि नयन रम्य करणारे एक उदयान आहे.

अ कॉलेज सुटल्यानंतर विध्यर्थ्यांना जाण्यायेण्यासाठी रिक्षा खूप उपयुक्त आहे.

दिसून येत आहे की इथे काही विद्यार्थी जहाज चालवण्याचे प्रशिक्षण घेत असून ते खूप मोठे समुद्र आहे आणि समुद्रामध्ये --